काही नाही, नाती च्या ऍडमिशनचं, चालू आहे न सध्या! त्याच गडबडीत आहे.

हो .. मुलाकडे आलो न मी आता. हं हं हं हं हं हं .. बरोबर . मग आता कोणत्या शाळेत घेणार ? आता हे काय इंग्लिश, मिडीयम, इथली जवळचीच आहे .

ओके. हं त्या तिथे तुम्ही प्रवेशासाठी जाणार आहेत कि नाही, तर त्याच्यासाठी काय काय घ्यावं लागतं ते तुम्हाला माहिती आहे का? काय लागणार आहे तिथं आता, ते सगळं मुलाने बघून ठेवलं असेल. बघूयात आता काय कागद पत्र लागतात ती हो तसं नाही आता तुमच्या कडे येणार न ती नात . तुम्ही आता आजी आजोबा. आणि ती दोघं मला वाटतं नौकरीला असतील म्हणून इकडं पाठवणार असतील त्यांना तिला.

हं, मग तिचं आता प्रवेशाचं तुम्हालाच बघावं लागणार काका. आपल्या सारखं न्हवतं. म्हणजे आमचा जेव्हा प्रवेश झाला कि नई, आम्ही शाळेत जायचो कि नई जिल्हा परिषदेच्या तर तेव्हा एवढं काही न्हवतं पण आता भरपूर काही ना काही तरी शाळेत द्यावं लागतं . पण अशी काय कागद पत्र लागू शकतात? कागद पत्र म्हणजे, आधार लागते मुख्य म्हणजे.

आधार म्हणजे अहो आपलं आमचं कसं पहिलं ओळखपत्र असायचं, माहिती आहे ना आम्ही ओळखपत्र काढायचो ते?

हं , तसं आधार! म्हणजे आधार म्हणजे थोडक्यात आपली ओळख .

हं , प्राधिकरणाने भारताच्या रहिवाश्यांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर एक बारा अंकी अनियमित क्रमांक देते त्याला काय म्हणतात आधार कार्ड म्हणतात .

हं भारतातील नागरिकांच्या ओळखी संदर्भातील आधार कार्ड हे अत्यंत महत्व पूर्ण कागदपत्र आहे म्हणजे खूप महत्वाचा कागद आहे, म्हणजे जर का ते आधार नसेल तर थोडक्यात म्हणजे आपल्याला कोणी ओळखणार नाही म्हणजे आपली ओळख नाही असं म्हणायचं आपण. हम्म ?

म्हणजे एखादं जन्मतः मूल असेल, त्याचं सुद्धा आधार कार्ड काढता येतं? हो हो काढता येतं ना, नक्की काढता येतं. तर ते हे मुलाची जन्म प्रमाणपत्राचा दाखला असतो ना तो, आणि आधारची प्रत म्हणजे पालकांच्या एक आई किंवा वडील या दोघांपैकी एका पालकांच्या आधार कार्डची प्रत लागते . हां, पण आधार म्हणजे काय हे तर आता तू सांगितलं. पण हे आधार कार्ड सगळ्यांसाठी आहे का? हो सगळ्यांसाठी आहे. त्याआधी पहिले आधार कार्ड कसं काढायचं माहिती आहे? नाव नोंदणी केल्यावर आपली जनसांख्यिक आणि जैवीसांखिक माहिती द्यावी लागते . हम्म . जनसांख्यिक आणि जैवसाक्षीक काय? काही कळलं नाही . हा हा हा अहो काका जनसांख्यिक म्हणजे नाव आणि जन्मतारीख हम्म? आपला स्वतःचं नाव आणि आपली जन्मतारीख म्हणजे जन्म प्रमाणपत्र त्याच्या नंतर जैवीसांख्यिक म्हणजे दहाही बोटांचे ठसे आणि दोन्ही डोळ्यांच्या बुब्बुळांचे छायाचित्र घेतात म्हणजे हे डोळे स्कॅन करतात थोडक्यात म्हणजे हम्म?

आणि या आधारामध्ये कोणतीही गोपनीय माहिती नसते म्हणजे त्यामध्ये आपली जात, धर्म, आपलं उत्पन्न , आरोग्याचं काय तसं काही त्या आधारामध्ये माहिती मिळालेली जात नाही आहे. हम्म?

तर या आधार प्रामाणिकरणामुळे विविध योजनांमध्ये असलेले खोटे लाभार्थी नष्ट केले जातात म्हणजे काही काही लोकं खोट्याचे खूप फायदे घेतात न आधार कार्डाचे. हं हं म्हणजे पूर्वी जसे बोगस रेशन कार्ड काढायचे, तसे आता बोगस आधार कार्ड पण काढायला लागले कि काय लोकं ? हो हो काढतात ना खूप आहे जेवढं तुम्ही सरकार नि जेवढ्या योजना केल्या आहेत ना त्याचे गैर वापर सुद्धा लोकं चांगल्या प्रकारे करतात. अरे बाप रे म्हणजे हि आधारची एक प्रकारे फसवणूकच आहे. हो हो फसवणूकच आहे आणि खूप लोकं त्याचा म्हणजे अ अ खुप लोकांना माहिती नसतं कि लोकं आपला गैर वापर करतात कारण सगळी माणसं अशी नसतात ना अशी काही काही लोकं असतात गैरवापर करणारी . पण हि फसवणूक टाळता येऊ शकते का आपल्याला?

तर काय असतं माहिती आहे? एक शासनाने ते यु आय डी आय म्हणून वरती पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेऊ शकतो आपण तर या नवीन पिनच्या सुरक्षिततेसाठी हे उपयोगाचं आहे आणि ह्याला कसं क्यूआर कोड असतो आणि होलोग्राम असतो. आणि ह्याच्या मुळे काय होतं दुसरी प्रत आपल्याला म्हणजे त्या जो कोणी आपल्याला फसवणारे असतात ना त्यांना ह्याची आपली याची नकली प्रत काढली जाऊ शकत नाही. हम्म ?

किंवा माय आधारला जाऊन ते आधार बंद करता येतं.

पण हे जे आधार कार्ड आपण काढला आहे यांच्यात जर नावात बदल करायचा असेल पत्त्यात किंवा तिथल्या काही फोन नंबरमध्ये काही कुठचा पण बदल करायचा आहे तो आपण करू शकतो का. हो हो .. करू शकतो ना . आता कसं पूर्वी जाऊन करावं लागत होते, आता कसे ऑनलाईन पण करू शकतो आपण पण हे बदल आपल्याला नक्कीच करता येऊ शकतात, कोणालाही . पण मग ते कुठे जाऊन तिथल्या आधार केंद्रामध्ये जाऊन करायचे कि कसे करायचे?

अच्छा अच्छा साईट वर का? ते ऑनलाईन बिनलाईनचा तर मला बाई काही कळत नाही . नाही तर पी ए असतात बघा म्हणजे काय म्हणतात ना बघा आधार केंद्र असतात ना तिथे जायचं. अच्छा अच्छा, कारण मुलगा आणि सुनेनी माझं आधार कार्ड जेंव्हा काढून दिलं होतं ते आधार केंद्रामधूनच काढून दिल होत आता हे ऑनलाईन बिनलाईन नवीनच आलेलं दिसते काहीतरी . Laughter हो हो, नवीन आलेलंय. तर ह्यांचे न काका खूप उपयोग आहेत आधार कार्डचे. माहिती आहेत का तुम्हाला? नाही नाही , आता आणखीन काय उपयोग असू शकतात ? हो.. अहो आधार कार्ड काय माहिती आहे प्रत्येत सरकारी योजनांसाठी आवश्यक आहे माहिती आहे का? अगदी तुम्ही आता मोबाईल वरनं बोलताय कि नई तर ते मोबाईल जो तुम्ही घेतलाय ते तुमचा आधार दिल्या शिवाय मोबाईल तुम्हाला मिळाला नसेल, माहिती आहे का तुम्हाला हे? अरे बाप रे म्हणजे सिम कार्ड काढायला सुद्धा आधार लागणार आता ! हो .. अगदी मोबाईलचं सिम कार्ड घेण्यासाठी सुद्धा आधार कार्ड द्यावं लागतं. त्याच्या नंतर बँकेत नवीन खातं उघडायचं असेल तर . आपण म्हणतो ना चला रे आता बँकेत जातो आता पैसे काढतो किंवा पैसे ठेवतो. पण जेव्हा नवीन आपण जेव्हा खातं सुरु करतो कि नई तेव्हा पल्याला तिथे आधार कार्ड द्यावं लागतं . त्याचा नंतर बँकेत के वाय सी अद्यतन करायचा असतं ना ?

तर आता पीएफ साठी सुद्धा काय करावं लागतं पीएफ हवा असेल तर ते आधार कार्ड द्यावं लागतं. अरे वा बरेच, उपयोग आहेत कि आधार कार्डाचे ! आहेत कि, आहेत अजून आणि आधार समजा असेल तर आपण घरी बसून ऑनलाईन चालक परवाना मिळवू शकतो म्हणजे ड्राइविंग लायसेंन्स. हम्म?

हो, त्याच्यानंतर शाळेतील परीक्षा प्रवेशासाठी आधार लागतं. अच्छा ! हां .. बरं झालं तू सांगितलं ते. आता मला सांगावा लागेल मुलाला कि हिचं आधार कार्ड काढला आहे कि नाही नातीचं? हम्म हम्म हम्म. त्याच्या नंतर उच्च शिक्षणासाठी सुद्धा आधार लागतं. आता म्हणजे मूल आता शाळेतुन पुढच्या शिक्षणासाठी जातात कि नई?

हो हो हो तेंव्हा सुद्धा आधार लागतं. त्यासाच्यानंतर टपाल भरासाठी म्हणजे पोस्टात पण आधार लागतं. जर समजा आपण जसं बँकेचं खातं उघडतो कि नई तसं पोस्टाचा खातं उघडायचं असेल तर तिथे पण आपल्याला आधार लागतं. अच्छा. आणि तू काय म्हणालीस मध्ये पासपोर्ट साठी सुद्धा आधार लागणार आहे?

आणि तसच काही सरकारी योजना असतात ना म्हणजे आता उज्वल योजना, त्याच्यानंतर किसान योजना, त्या योजनांसाठी सुद्धा लाभ घेण्यासाठी काय होतं आधार लागतं . अच्छा. पण मी तर काही शेतकरी माणूस. पण ते पीक विमा वगैरे असतं किंवा कधी कधी सरकार दुष्काळीसाठी, ओला दुष्काळासाठी मदत करतं त्यावेळेस सुद्धा आधार कार्ड लागणार का? हो लागणार ना. पण ते आधार कार्ड तुमची काय म्हणतात ना आपण असण्याचा पुरावा आहे ना .. थोडक्यात म्हणजे आपलं ओळखपत्र आहे. तर तुम्हीच हे आहात हे कसे समजणार आहे मग तुम्हाला कशी मदत मिळणार. तर त्याच्यासाठी ते आधार कार्ड लागतं.

तसं आणि अजून काय माहिती आहे, नवीन गॅस समजा कनेक्शन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आधार कार्ड लागत, पूर्वी आपण कस चुलीवरती सगळ जेवण करायचं ना, तेव्हा तिथे आधार बिधार असा काही संबंध नसायचा, पण आता नवीन गॅस कनेक्शनसाठी आधार कार्ड द्याव लागत अच्छा, फारच महत्वाचा आहे हे आधार. हो म्हणजे काय कि पेन्शन मिळण्या साठी पण आधार लागत.

हं हं त्याच्या नंतर अ मुलांच्या आधार कार्ड काढता येत, म्हणजे बाल आधार कार्ड मगाशी सांगितल ना बाल आधार कार्ड अगदी छोटी अगदी जी पाच वर्षा खालील मुलं असतात ना हो हो म्हणजे अजून कोणते आधार कार्ड चे प्रकार आहेत काय. कोणते ते हो आहेत ना. मगाशी एक सांगितलं ना पी व्ही सी म्हणजे लोक फसवतात ना.

हो हो हो ते पी व्ही सी म्हणजे आपल्या खिश्यात वगैरे ठेवता येत ते. छोटा म्हणजे आधार कार्ड म्हणजे छोटा जस एटीएमच आपल्याकडे कार्ड असते कि नाही

त्याच्या नंतर ई-आधार कार्ड असता हं म्हणजे ई-आधार कार्ड हे पासवर्ड ने सुरक्षित असता यात ऑफलाईन पाताळणी सुरक्षित क्यू आर कोड हि आहे हं आणि यू आय डी ए आय ने डिजिटल रूपात स्वाक्षरी केलेली असते.

त्याच्या नंतर दुसरा म्हणजे असा आहे ते आधार लेटर म्हणतात त्याला

एक पेपर बेस लॅमिनेशन असता त्यात सुरक्षित क्यू आर कोड असतो

नवा आधार कार्ड बनवायचा असेल तर यात आवश्यक बीओमेट्रिकसी उपडेट करायचा असतात. हं तर हे म्हणजे ते तू मगंशी तू सांगितले हाताचे बोटाचे ठसे म्हणजे यात काही तरी स्कॅन करतात तेच ना. तर हे आधार लेटर निशुल्क असत आणि हे पोस्टाचा माध्यमातून पाठवला जाता. आणि जर तुमचा खर आधार फाटल किंवा हरवल तर तुम्ही ते नवीन मिळवू शकता याद्वारे

आता खूप लोक म्हणतात ना आमचा आधार मिळत नाही आधार मिळत नाही तर आता मी हे सांगितलं कि नाही त्याच्यात आपल्याला मिळू शकत याच्या व्यतिरिक्त पण काही आधार कार्डचे प्रकार आहेत का . आहे ना एक ई-आधार म्हणून आहे सॉरी एम-आधार म्हणून आहे तर हे आधार सी आय डी आरकडे नोंदूनकृत तसे आधार कार्ड रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक इंटरफेस प्रदान करता. हं

या आधार मध्ये डेटा आणि फोटो सेट आधार क्रमांक असतो. अच्छा! पण मध्यन्तरी आमचा मुलगा म्हणत होता काहीतरी बिसनेस करायचा आहे मग त्याला बिसनेस करायला पण आधार कार्ड लागणार का? हो असतो ना आधार कार्ड बिसनेस साठी पण उद्योजक त्याला उद्योजक आधार कार्ड म्हणतात उद्योग आधार कार्ड असतात ना म्हणजे जे काही काही लघु उद्योग असतात म्हणजे सुरुवात करायची असते म्हणजे सुक्ष्म उद्योजक म्हंटलं तरी चालेल. हं हं हं म्हणजे एखाद्याला अगदी स्टार्टअप सुरु असेल तरी सुद्धा आधार कार्डाची गरज लागेल.

आणि काही उद्योजक असतात म्हणजे मोठे उद्योजक असतात ते परदेशात त्यांचा जाणं येणं असतं, तर त्यांच्यासाठी हे आधार कार्ड काय होतं, त्यांचा लगेच म्हणजे व्हिसा लगेच मिळतो त्यांना .

हो ना! खूप फायदे आहेत आधारचे. आणि जर समजा आपल्याला समजा आपला आधार नसेल तर आपला आधार गेला असच समजायचं. हो म्हणजे हल्ली मुलगा, सुनेचा आणि नातवंडांच्या आधारापेक्षा हे आधार जास्त महत्वाचं ठरते. हो ना नक्कीच. आणि अजून काय काय आहे ना सरकारांच्या सबसिडी ठेवल्यात, अटल पेन्शन योजना, त्याच्यानंतर स्कुल सबसिडी असते तर ह्याच्यासाठी सुद्धा याआधारे कार्डचा उपयोग होतो.

भरपूर भरपूर माहिती समजली त्या निमित्ताने तुला. हो हो.. आणि काय माहिती आहे, जशी तुम्हाला जशी माहिती सांगितली ना तशी मी हल्ली काय करते बाकीच्या लोकांना ज्यांना खरंच माहिती नाही आहे आधार बद्दल त्याला मी थोडी थोडी काय करते अशी त्यांच्या घरी जाऊन माहिती देते.

एकदम भारी काम करते आहेस तू तर साक्षी. हो ना तेच ना. आता तुम्ही लहानपणी आम्हाला तस सांगायचात ना, आई - वडील सांगायचे, तुम्ही सांगायचात कि जर लोकांना माहिती नसेल काही आधाराबद्दल तर तुम्ही जाऊन त्यांच्या घरी जाऊन सांगा

मजेत मजेत मजेत . ओके ..